स्कोप ओएफ व्हेरिएबल्स इन सी एंड C च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
ह्यात शिकणार आहोत स्कोप ओएफ व्हेरिएबल म्हणजे काय
ग्लोबल व्हेरिएबल म्हणजे काय
लोकल व्हेरिएबल म्हणजे काय
त्यांची काही उदाहरणे कॉमन एरर्स आणि त्यावरील सॉल्युशन्स
ह्या पाठासाठी आपण उबुंटू ऑपरेटिंग सिस्टम व्हर्शन 1104 जीसीसी आणि g कंपाइलर व्हर्शन 461 वापरणार आहोत
स्कोप ओएफ व्हेरिएबल्स बद्दल जाणून घेऊ
हा प्रोग्रॅमचा असा भाग ज्यामध्ये घोषित व्हेरिएबलचा वापर करता येईल
टाईप आणि डिक्लेरेशन ची जागा ह्यानुसार त्यांचे दोन प्रकार आहेत
ग्लोबल व्हेरिएबल आणि लोकल व्हेरिएबल
आता उदाहरण पाहू
मी एडिटरवर प्रोग्रॅम आधीच लिहून ठेवला आहे
तो उघडू
scopeसी हे आपल्या फाईलचे नाव आहे
हा कोड समजून घेऊ
ही हेडर फाइल आहे
येथे आ आणि बी ही ग्लोबल व्हेरिएबल्स घोषित केली आहेत
त्यांना पाच आणि दोन ह्या व्हॅल्यूज देऊन इनिशियलाईज केले
ग्लोबल variablesप्रोग्रॅममधील सर्व फंक्शनसाठी उपलब्ध असतात
हे कुठल्याही फंक्शनच्या बाहेरmain फंक्शन च्या वरती घोषित केले जाते
त्यांचा स्कोप ग्लोबल असतो
येथे आर्ग्युमेंट्स नसलेले एड फंक्शन घोषित केले आहे
यात सुम हे लोकल व्हेरिएबल असून एड फंक्शन च्या आत घोषित केले आहे
ज्या फंक्शनमध्ये लोकल व्हेरिएबल घोषित करतात त्यातच ते उपलब्ध असतात
हे ब्लॉक च्या आत घोषित करतात
त्यांचा स्कोप लोकल असतो
आ आणि बी यांची बेरीज सुम ह्या व्हेरिएबलमध्ये संचित केली जाईल
येथे सुम प्रिंट करू
हे मेन फंक्शन आहे
येथे एड फंक्शन कॉल करून कार्यान्वित होईल
हे रिटर्न स्टेटमेंट आहे
सेव्ह करा
प्रोग्रॅम कार्यान्वित करू
टर्मिनल विंडो उघडण्यासाठी Ctrl Alt आणि टीटी ही बटणे एकत्रितपणे दाबा
कंपाइल करण्यासाठी टाईप करा जीसीसी scopeसी o एससीओ आणि एंटर दाबा
कार्यान्वित करण्यासाठी sco टाईप करा आणि एंटर दाबा
हे आऊटपुट दिसेल
सुम ओएफ आ एंड बी इस 7 हाच प्रोग्रॅम C मध्ये कार्यान्वित करू
प्रोग्रॅम वर जाऊ
Shift Ctrl आणि स् ही बटणे एकत्रितपणे दाबा
फाईलला cpp हे एक्सटेन्शन द्या व सेव्ह करा
हेडर फाइल बदलून तेथे आयोस्ट्रीम करा
आता यूझिंग स्टेटमेंट समाविष्ट करून सेव्ह करा
C मध्ये ग्लोबल व्हेरिएबल आणि लोकल व्हेरिएबल ची घोषणा सारखीच असते
त्यामुळे बदल करण्याची गरज नाही
आता प्रिंटफ स्टेटमेंट च्या जागी काउट स्टेटमेंट टाईप करू
फॉर्मॅट स्पेसिफायर आणि n डिलिट करा
कॉमा डिलिट करा
दोन ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स टाईप करू
क्लोजिंग ब्रॅकेट डिलिट करून दोन ओपनिंग एंगल ब्रॅकेट टाईप करू
डबल कोट्स मध्ये बॅकस्लॅश nटाईप करू
सेव्ह करा
प्रोग्रॅम कार्यान्वित करू
टर्मिनलवर जाऊ
कंपाइल करण्यासाठी g scopeसीपीपी o एससीओ1 टाईप करू
येथेsco1 आहे कारण स्कोप c ह्या फाईलच्या एससीओ आऊटपुट पॅरामीटर वर आपल्याला ओव्हव्राईट करायचे नाही
कार्यान्वित करण्यासाठी sco1 टाईप करून एंटर दाबा
सुम ओएफ आ एंड बी इस 7
सी कोड प्रमाणेच आऊटपुट मिळाले
काही कॉमन एरर्स पाहू
प्रोग्रॅमवर जाऊ
समजा येथे व्हेरिएबल आ पुन्हा एकदा घोषित केले
इंट आ टाईप करा
सेव्ह करा
व्हेरिएबल आ मेन फंक्शनच्या वरती आणि एड फंक्शन च्या नंतर घोषित केले आहे
काय होते पाहू
टर्मिनलवर जाऊ
आताcompile करू
आपल्याला एरर्स दिसतील
रिडिफिनिशन ओएफ इंट आ इंट आ प्रिव्हियसली डिफाईन्ड हेरे
प्रोग्रॅमवर जाऊ
aहे ग्लोबल variableआहे
त्याचा स्कोप ग्लोबल आहे
व्हेरिएबल ग्लोबली घोषित केल्यामुळे ते दुस यांदा घोषित करू शकत नाही
व्हेरिएबल आ हे लोकल व्हेरिएबल म्हणून घोषित करू शकतो
एरर दुरूस्त करू
हे डिलिट करा
सेव्ह करा
पुन्हा कार्यान्वित करू
टर्मिनलवर जाऊ
कंपाइल करून कार्यान्वित करू
हे कार्य करत आहे
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
थोडक्यात आपण शिकलो स्कोप ओएफ व्हेरिएबल्स ग्लोबल व्हेरिएबल उदाहरणार्थ इंट a5 आणि लोकल व्हेरिएबल उदाहरणार्थ इंट सुम असाइनमेंट डिफरन्स ओएफ त्वो नंबर्स प्रिंट करणारा प्रोग्रॅम लिहा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद